छान प्रकारे छान प्रकारे काम करून राहीले आहे मस्त पैकी लोहा टाकून राहीले आहे छान प्रकारे काम करून राहीले आहे आम्ही पण इथे काम --

हे पहा किती छान प्रकारे आम्हाला मस्त पैकी गार्डन दिसून राहीलय मस्त पैकी दिसून राहीलय आम्ही पण इकडे गेलो होतो आणि खूप छान पैकी आम्हाला पण वाटत होत.

आणि ते अलग अलग वेगवेगळ्या प्रकारचे स्टाइल आपण करून घेतो आणि खूप छान पैकी मस्त पैकी स्टाइल करून देतो आम्ही पण इथे गेलो कारण खूप मस्त पैकी अलग प्रकारचे --

हा एक सिनेमा हॉल आहे सिनेमा हॉल मध्ये मस्तपैकी दीडशे शिटर हे ठेवल आहे मस्तपैकी सीटा ठेवल्या आहेत आणि इथे खूप छान प्रकारे मस्तपैकी बसून आणि खूप मस्त --